पोस्टर मध्ये ब्लू कलर चा कलर आहे व्हाईट कलर आहे.

पाणी गरम करायचं हे आहे --

आरसा दिसतोय त्या कपाटात कपडे दिस --

नेडान बुक स्टोअर लिहिलेलं आहे परत --

हे कटिंगचं सलूनचं दुकान आहे त्या सलून मध्ये दोन तीन माणसं आहेत.

अह कॅम्प्युटर इश्क असं हार्ट वगैरे आहे.

फरशी आहे व्हाईट कलर ची परत मा घर आहे.

हे एक गार्डन आहे त्यात एक बाई झाडू मारताना दिसते आहे.

पोस्टर सुद्धा आहे कपडे फोल्ड करून ही ठेवलेले आहेत.

वरती ए_सी आहे कॅमेरे आहेत.

गा ऑफिस आहे त्यामध्ये पाण्याची बॉटल दिसतेय.

ढगाळ एक मोठी बिल्डिंग दिसते आहे.

या ब बॅगेत कपडे वगेरे दिसत आहेत रिमोट दिसत आहे ए_सी दिसत आहे फॅन दिसतोय लाईट दिसताय.

चार का सात बायका योगा करत आहेत .